रोड आहे खूप सारे माणसं तिथे--

गाडी खूप छान सुंदर सजवलेली आहे.

छोटी छोटी झाड दिसत आहेत घरे दिसत आहेत.

हा सलून च नाव आहे स्पा अँड सलोन अस नाव आहे.

अन ते काही माणसं वेट करत आहेत त्या बाय--

सेम आंबेडकर दिसत आहेत महात्मा फुले दिसत आहेत बस दि --

करण्याची मशीन दिसत आहे मशीन --

खूप सारे टेबल आन आणि खुर्च्याही दिसत--

अ काही पायऱ्या आहेत काही टाक्या आहेत.

ड्रॉइंग करत आहे टीचर लोक त्यांच्यावर लक्ष देत आहे.